मल्टिडायमेन्शनल अरे हा असा अरे आहे ज्यामध्ये आपण इतरarrays संचित करू शकतो
हा असोसिएटिव्ह अरे सारखाच असतो
परंतु या अरे चे असोसिएट्स हे सुध्दा arrayच असतात
हे नीट समजून घेण्यासाठी आपण प्रोग्रॅमला सुरूवात करू या
आपण असा प्रोग्रॅम बनवणार आहोत जो आपल्याला इंग्रजी अक्षरांचे स्थान दर्शवणार आहे
उदाहरणार्थ 1ही व्हॅल्यू दिल्यावर पहिल्या स्थानावर आ हे अक्षरecho केले जाईल
जर आपण 2ही व्हॅल्यू दिली तर दुस या स्थानावर बी हे अक्षर मिळेल
आणि 3या व्हॅल्यूसाठी आपल्याला सी हे अक्षर मिळेल
याच प्रकारे पुढे
प्रथम मी एक अरे बनवून घेते
नीट दिसण्यासाठी हे मी खालच्या भागात सरकवते
तुम्हीही हे असे बनवून घ्या
आणि या कंसात आपला अरे बनवू या
ज्याला आपण एबीसी असे नाव देणार आहोत
हा आपला अरे आहे
येथे व्हॅल्यू टाईप करण्यापेक्षा आपण पूर्वी केल्याप्रमाणेच येथे अरे समाविष्ट करू या
आणि या कंसात व्हॅल्यूज असतील
उदाहरणार्थ कॅपिटल मध्ये आ बी सी आणि डी
आणि या व्हॅल्यूज स्वल्पविरामच्या सहाय्याने वेगळ्या केलेल्या असतील
आणि मग 123 नामक अजून एक अरे बनवू या
आणि आता त्यामध्ये 1234 अशा व्हॅल्यूज असतील
येथे खाली एखादा विशिष्ट दाता अरे मधून कसा एचो करायचा ते बघू या
आपण आपला मुख्य अरे कॉल करू या
तसेच आपण एबीसी हा अरे कॉल करू या
आणि नंतर arrayमधील तुम्हाला जो घटक हवा त्याची पोझिशन
हा अरे मधील अरे आहे
आता हे टाईप करा echoआणि मग आपल्या मुख्य arrayचे नाव म्हणजेचalpha मग पुढे स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये एबीसी पुढे पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये घटकाचे स्थान
जो घटक तुम्हाला बघायचा आहे
उदाहरणार्थ आता आपल्याला आ एचो करायचे आहे
आता हे कार्यान्वित केल्यावर आ हा रिझल्ट मिळाला
हे बदलून तिथे 123 लिहिल्यास आपल्याला 1 हा रिझल्ट मिळेल
हे तुम्ही बघू शकता
आपण आपल्या मुख्य अरे मध्ये दोन बेसिक अरेज बनवले आहेत आणि कॉल कसे करायचे ते शिकलो आहोत
आता आपण येथे अक्षर व त्याचा स्थानक्रमांक यांचा संबंध सांगणारा नवीन प्रोग्रॅम तयार करणार आहोत
येथे टाईप करा
म्हणजेच पोशन 0 कारण 0ने सुरूवात केली जाते

आता आपण हे एचो करू या
लेटर मग काहीतरी इस इन पोझिशन मग पुन्हा काहीतरी
हे खूप सोपे आहे
आपण येथे 3 हे स्थान लिहू या
तिस या स्थानावर सी हे अक्षर असल्यामुळे आपल्याला रिझल्टमध्ये सी हे अक्षर दिसेल
अशा प्रकारे एखादे लेटर एचो करण्यासाठी या पहिल्या रिकाम्या स्थानी हे टाईप करा अल्फा
स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये एबीसी पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये पोस कारण पोस हे स्थान दर्शवते
आणि येथे स्थान दर्शवण्यासाठी अल्फा
स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये123 पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये पोस आता पोझीशनची व्हॅल्यू 0 आहे
आपण टाईप करू या एचो समथिंग
ही पोझीशन 0 आहे
अरे एबीसी मधील पोझीशन 0
म्हणजे प्रत्यक्षात आ हा पोझिशन 0 वर आहे जो हा अरे आहे 123 ची पोझिशन झेरो आहे
आणि आपण म्हणत आहोत आ हे अक्षर पोझीशन 1वर आहे
हे कार्यान्वित करू या
आपल्याला आ इस इन पोझिशन 1 हा रिझल्ट मिळाला
आता येथे हे बदलून ते 1 करू या
रिफ्रेश केल्यावर लेटर बी इस इन पोझिशन 2 मिळेल
आता आपले एप्लिकेशन नीटपणे चालण्यासाठी आणि सहजपणे कळण्यासाठी आपण पहिल्या पोझिशन साठी 0 लिहिण्याची गरज काढून टाकू या
त्यासाठी 1 कंसामध्ये लिहून त्याच्यापुढे 1 लिहा
म्हणजे हे नीट होईल
आता पोझिशन1 10
म्हणजे कंसात 1 लिहिल्यावर आधी 0साठी मिळालेला रिझल्ट मिळाला
तसेच 2लिहिल्यावर 1साठीचा रिझल्ट मिळतो
लेटर बी इस इन पोझिशन 2
कंसात 1लिहिल्यावर आ इस इन पोझिशन 1 हे उत्तर मिळेलपण जर येथे 0टाईप केल्यास 1ही पोझिशनच नसल्यामुळे लेटर इन positionहा रिझल्ट मिळेल
कारण हे अक्षर किंवा स्थानच अस्तित्वात नाही
असे हे मल्टिडायमेन्शनल अरे आहेत
भाषांतर मनाली रानडे आवाज यांनी दिला आहे
धन्यवाद